मोझिल्ला फायरफॉक्स च्या या ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत
यात आपण जनरल आणि प्रायव्हेसी प्रेफरन्स सेट करायला शिकणार आहोत
यासाठी आपण उबुंटू लिनक्स 1004 वर फायरफॉक्स 70 वापरणार आहोत
प्रेफरन्स सेट केल्याने वारंवार लागणा या क्रिया सोप्या होतात
विंडोजमध्ये या वैशिष्ट्यांना ऑप्शन्स असे म्हणतात
उदाहरणार्थ emailचे लॉजिन पेज होमपेज करण्यास एडिट वर क्लिक करून प्रेफरन्स वर जा
विंडोजसाठी टूल्स मेनूतील ऑप्शन्स वर जा
प्रेफरन्स किंवा ऑप्शन्स चा डायलॉग बॉक्स उघडेल
त्यात वरती अनेक टॅब्ज आहेत
प्रत्येकाचे असे वेगवेगळे फंक्शन आहे
जनरल पॅनेल मध्ये Preferencesआहेत जसे की Firefoxचे होमपेज फाईल डाऊनलोड लोकेशन
आता जीमेल हे डीफ़ॉल्ट होमपेज म्हणून सेट करूया
स्टार्ट अप खालीWhen फायरफॉक्स स्टार्ट्स या ड्रॉप डाउन मेनू मधून शो माय होम पेज निवडा
डिफॉल्ट रुपात होमपेज फिल्ड मोझिल्ला फायरफॉक्स स्टार्ट पेज असते
होमपेज फिल्डवर क्लिक करून तेथे wwwgmailcom असे टाईप करा
क्लोज बटण क्लिक करून डायलॉग बॉक्स बंद करा
सर्व सेटिंग्ज आपोआप सेव्ह होतील
आता फायरफॉक्स विंडो बंद करा
आणि नवी उघडा
आता जीमेल लॉजिन पेज हे होमपेज दिसेल
फायरफॉक्स डाऊनलोडसचे कार्य कसे करते ते पाहू
एडिट मेनूतील प्रेफरन्स वर जा
विंडोजसाठी टूल्स मेनूतील ऑप्शन्स वर जा
जनरल tab वर क्लिक करा
डाऊनलोड खालील शो ठे डाउनलोड्स विंडो व्हेन डाउनलोडिंग आ फाइल निवडा
सेव्ह फाईल्सचा पर्याय निवडा
ब्राउज वर क्लिक करून डिफॉल्ट फोल्डर बदलून तो डेस्कटॉप करा
डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी क्लोज बटणावर क्लिक करा
आपली सेटिंग्ज आपोआप सेव्ह होतील
सर्चबार मध्ये फ्लॉवर्स टाईप करून मॅग्निफाइंग लेन्स वर क्लिक करा
पहिल्या रिझल्टवर माऊसने राईट क्लिक करुन सावे लिंक एएस वर क्लिक करा
डिफॉल्ट रूपात ती लिंक डेस्कटॉपवर डाऊनलोड झाल्याचे दिसेल
सेव्ह वर क्लिक करा
फाईल डेस्कटॉपवर सेव्ह होईल
टॅब्स पॅनेल मध्ये टॅब्ड ब्राउजिंग चे प्रेफरन्स असतात
कंटेट पॅनेलमध्ये वेबसाईट दाखवण्याचे प्रेफरन्स उपलब्ध असतात
एप्लिकेशन्स पॅनेल मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फाईल्स कशा हाताळाव्यात ते ठरवता येते
फाइल पीडीएफ वा ऑडियो असू शकते
असाइनमेंट म्हणून ह्या टॅब व पॅनेल्स मधील पर्याय वापरून बघा
वेब प्रायव्हसी संबंधित प्रेफरन्स प्रायव्हेसी पॅनेल मध्ये असतात
ट्रॅकिंग खालील टेल वेब साइट्स आय डीओ नोट वांट टीओ बीई ट्रॅक्ड निवडा
ह्याने आपल्या ब्राऊजिंग सवयींची माहिती वेबसाईटना पाठवली जाणार नाही
हिस्टरी खाली अनेक पर्याय आहेत
फायरफॉक्स विल मधे नेव्हर रिमेंबर हिस्टरी निवडा
ह्याचा अर्थ तुम्ही केलेल्या ब्राऊजिंगची हिस्ट्री तुमच्या संगणकावर राहणार नाही
क्लिअर एल करंट हिस्टरी वर क्लिक केल्यास संगणकावरील सर्व ब्राऊजिंग हिस्ट्री डिलिट होईल
आता लोकेशन बारवर जा
व्हेन यूझिंग ठे लोकेशन बार suggest या ड्रॉप डाऊन मेनूतूनNothing निवडा
ह्यामुळे एड्रेस बार वर यूआरएल टाईप करताना कोणतीही सूचना मिळणार नाही
क्लोज बटणावर क्लिक करा
तुमची प्रायव्हसी सुरक्षित होइल
सिक्युरिटी पॅनेल मध्ये वेब ब्राऊजिंग securityचे प्रेफरन्स असतात
फायरफॉक्स सिंक अकाउंट चे व्यवस्थापन सिंक पॅनेल मधे करता येते
याद्वारे ब्राऊजिंग हिस्टरी बुकमार्क्स पासवर्ड्स यासारखी माहिती इतर डिवाइसेस ना दिली जाते
एडवान्स्ड पॅनेल मध्ये काही महत्त्वाच्या सेटिंग्ज आहेत
यात Firefoxनियंत्रित करणा या ब्राऊजिंग आणि सिस्टीम डिफॉल्ट सेटिंग्ज आहेत
नेटवर्क मध्ये Firefoxची इंटरनेटशी जोडणी कॉन्फिगर करता येते
नेटवर्क tab मध्ये कनेक्शन्स च्या सेटिंग्ज वर क्लिक करा
कनेक्शन सेटिंग्ज उघडेल
येथे आपणProxies कॉन्फिगर करू शकतो
प्रॉक्सीज चा उपयोग कार्यक्षमता आणि सुरक्षिता वाढवण्यासाठी होतो
उसे सिस्टम प्रॉक्सी सेटिंग्ज हा डिफॉल्ट रुपात पर्याय निवडलेला असतो
ह्याने ऑपरेटिंग सिस्टम ला दिलेली सेटिंग्ज वापरली जातात
प्रॉक्सी सेटिंग्ज स्वतः देण्यासाठी मॅन्युअल प्रॉक्सी कॉन्फिगरेशन निवडा
आता यात प्रॉक्सी सेटिंग्ज भरता येतील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
प्रेफरन्स किंवा ऑप्शन्स बॉक्स बंद करायला क्लोज वर क्लिक करा
सेटिंग्ज आपोआप सेव्ह होतील
एडवान्स्ड पॅनेल मधील अपडेट tab ने आपण फायरफॉक्स अद्ययावत बनवू शकतो
हे ट्युटोरियल येथे संपले
यात आपण जनरल आणि प्रायव्हेसी प्रेफरन्स कसे सेट करायचे ते शिकलो
कॉम्प्रिहेन्शन टेस्ट असाइनमेंट
नवी ब्राऊजर विंडो उघडा
तुमचे होमपेज बदलून spoken tutorialओआरजी करा
होम फोल्डर डिफॉल्ट डाऊनलोड लोकेशन करा
व्हेन यूझिंग ठे लोकेशन बार suggest चे सेटिंग बदलून हिस्टरी आणि बुकमार्क्स करा
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
अधिक माहितीसाठी कृपया contactspoken tutorialorg वर लिहा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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज
यांनी दिलेला आहे
सहभागासाठी धन्यवाद